काय नाही गं. बसले जरा. थंडी जास्त वाजायला लागली. हो अगं, माझीपण कम्बर वगैरे दुखायला लागली आहे ह्या वर्षी. खूप त्रास होतोय

अगं मग आयुर्वेदिक औषधं वगैरे काही घेतले नाही का? नाही आता बघू म्हटलं, थंडीमुळं आहे का परवा ते गाडीवरुन पडलो त्यामुळं होतंय, पण ह्यावर्षी थन्डी जास्त आहे असं म्हणतात, पाऊस खूप झालाय थंडीचा कडाका जास्त असणारे, बघू आता एखाद दिवस वाट बघते आणि मग

हां. अन्गावरती काढू नका. आणि घरगुती आपली औषधं पण घ्या. ते मिशऱ्या वगैरे मिळतात बघ. सफेद मिश्री वगैरे. तर ते वाटून चांगल्या तुपामध्ये साखर आणि ते

आणि रात्री दोन चार बदाम भिजू घालून ते खायचे म्हणजे एनर्जी साठी, थंडीला चांगलं असतं ते. तुमच्या तिथं गोडंबी मिळत असली, बिब्याची ती पण चांगली असते कंबरदुखीला वगैरे. सकाळी काही खायच्या आधी अनोश्या पोटी हे सगळं खायचं म्हणजे अंगी लागतंय. हां. म्हणजे डिंकवडा, सुंठवडा म्हणतो आपण तसं? डिंकाचे लाडू

म्हणजे हे जास्त थंडीच्या दिवसात हे अंगाला लागतंय. म्हणजे चांगलं असतंय. पुन्हा उन्हाळा सुरु झाल्यावर त्याचा काही उपयोग होत नाही. हा. उष्ण पण असतं ना थोडस हे सगळं थोडं. थंडीमध्ये उब राहण्यासाठी मला वाटतंय ह्या सगळ्या गोष्टी खातात.

त्याच्यामुळं ते म्हणजे ह्याच्याकडे तर जाल डॉक्टरकडे पण त्याच्या साईड बाय साईड हे पण सुरु कर. हा. मी जाणार तर आयुर्वेदिक डॉक्टरकडेच. आणि आयुर्वेदिक डॉक्टर पण ह्याच गोष्टी सांगणार की तुमचा आहार चांगला ठेवा हिवाळ्याचे दिवस आहेत तर, असंच सांगणार. झालं आता गाजर यायला लागलेत, गाजराचा हलवा

वेदला आवडतो तो. पण वेद आता ह्या गोष्टी तुपामध्ये लाडू वगैरे केले तर ते नाही खाणार, मग त्याला कसं देऊ हे, वेद ला? मग त्याला दुधामध्ये द्यायचं. तो सकाळी दूध पीत असेल ना, मग हे सगळं मिक्सर मधून काढून पावडर करायची आणि ते दुधामधून द्यायचं

कारण तो तसं तर पिणार नाही, मग त्याला उकळून गाळून असंच द्यावं लागेल. किंवा मग भिजवून कच्चं खात असेल तर मग तसं देते. पण ते तर सगळ्यात चांगलं. तसं नाही खाल्लं तर उकळून वगैरे. कच्चं खाल्लं तर फारच उत्तम आहे

ह्या दिवसात मी म्हणते सध्या बाजरी आणि मी तर सध्या दुधातून गुळच घेत आहे तर बाजरी आणि गुळपण चालू करावा. बाजरीची खिचडी किंवा बाजरीच्या भाकरी असं चालू करावं म्हणजे थोडंसं. बाजरी गुळहे मिक्स करून गोड भाकरी त्यालाही आवडल विचार तोच चालू आहे की हिवाळा चालू आहे, थोडा आहारात बदल करावा. आणि त्याप्रमाणे हिवाळ्याच्ये सगळे पदार्थ चालू करावे आता. पण पाठदुखी कंबरदुखी साठी हे आधी आज पासून पाहिजे तर चालू कर. आज रात्री घे आणि उद्या सकाळी खा.

डिंक पण तुपात भाजून घ्यायचा कि कच्चा डिंक खायचा?

कच्चा थोडा उन्हामध्ये वळवायचा आणून आणि थोडं ओलसर वगैरे असेल काहीतर तर

हा गूळ टाकून गूळ जास्त चांगला गूळ टाकून घेते गूळ गरम पणअसतो तो थोडासा शरीराला पण चांगला. आजपासून आता तिघांनाही चालूच करते आमच्या तिघांना.

कारण की खूप त्रास व्हायला लागला. इथं तर थन्डीचा कडाका खूप आहे.

आणि आम्ही खडकवासल्याच्या जवळ असल्यामुळे पाणी